मराठीतून जे आहे ते अर्जित सिंगचे songs म्हणजे hit च झाल. त्यान आता अस कोणीस नसल ज्याच्या play list मध्ये अर्जित सिंगचे romantic songs नसतील म्हणून. week मध्ये जो movie येते. त्याच्यात एक तरी जो song असते. ते अर्जित सिंगच असतस म्हणजे आजस मी आज म्हणजे काल पासून झाल अर्जित सिंगच new एक song ऐकून. त्या song चीअजून एक fan झाली ते song नाही का? तू है तो और मुझे क्या चाहिये ते एक song विकी कौशल आणि सारा आली खान चे मी काल ऐकलं म्हणजे ऐकल्या ऐकल्या आपल्याला कॅश होते न तर मग मी ऐकलं तर मला परत तेच songs आणि त्याच्याकडले म्हणजे इतक्या म्हणजे एक अह भेडीया movie मधलं song नाही का ते अर्जित सिंगचं तेच माझं favorite होतं. इतक्या दिवस तेच तेच तेच सारख सारख सारख तेच तोंडावर येत होतं. आणि आता कालपासून जे हे song ऐकलं कालपासून ते song म्हणजे craze झाले अर्जित सिंगचे कोणते ही song असो मंग ते new म्हणजे trending चालते. आलत त्या दिवशी song म्हणजे आपण झाल बहीण झाल mad जातो. त्या अर्जित सिंग च्या voice मध्ये अर्जित सिंग च song आणि तो म्हणल्याप्रमाणे ते एवडा down to earth ते singer आहे किंवा नाही. ते attitude कसलास attitude नाही. तो स्वभाव एवडा simple शांत म्हणजे असं खूप सारे singer असतात naughty अस्तथ जास्थ बोलतात. त्याचं काही काहीच नाही एकदम simple साधा. त्याचं look ते भारी आहे मलाही अर्जित सिंगचे song खूप आवडतात. मला बी आवडतात. ते तू म्हणलीस ना तू है तो मुझे फिर और क्या चाहिये आयकायलो ते song आणि किती पण म्हणजे नवीन songs आले ना ते जे पुराने आहे बघ.

मुस्कुराने की वजा आणि most favorite song म्हणजे ते सगळ्या माझ्या play list मधी तेच ऐकतो मी repeat repeat mode मध्ये, सोच ना सके song हाय बघ. आपल्या अं अक्षय कुमारच्या movie मध्ये

आणि ते कबीर सिंग मधी पण म्हणलं आहे ना, अर्जित सिंग गाणे आणि आशिकी two मधी तर सग हर एक का प्रतेक movie मध्ये त्यांनच मनते आणि अर्ध्याच्यावरी गाणे त्याचेच hit होतात. आणि सगळे बघ all म्हणजे मला तर वाटते all india मध्ये अर्जित सिंगचेच songs आवडतात. आणि सगळे म्हणतात कोण आवडते मनल की पहीला अर्जित सिंगच म्हणतात, आणि मला बी त्यानाच आवडते. आमच्या घरी त सगळ्याला अर्जित सिंग म्हणजे आवडते. त्यांना ही आतिफ अस्लम सगळे पण मला आदी चे ही song आवडतात. लय त्यांना बघ आदी अं कोणत ते तेरी नजर मै कैसा जादू कर दीया ते एक song आणि जे इम्रान हासमी चे अं आणि इम्रान हासमी च्या याच्या movie मध्ये मधी पण आतिफ अस्लम ने मणलेले song आहेत. खर तर आतिफअस्लम ना Pakistan singer होय मन. मला ना नंतर कळाल मला वाटलय त्याल indian स होय खर पण पाकिस्तानी असो काही असो त्याचा voice लय भारी आहे. आणि मी कधी पण mood खराब झालं काय झाल लगेच अर्जित सिंग songs search करतो, ऐकत बसतो मस्त mood वूड fresh होऊन जात. आणि आतिफ अस्लम चे ऐकतो. पण अर्जित सिंगचे voice ऐकलं की माणूस एकदम relax होऊन जातो. किती बी अस mood खराब राहील न त्याच song एकले की कश्यात बी कोणत ही मंजे कुठेही जावा. अर्जित सिंगचेच songs एकते मी ज्यास्त करून त त्याचे songs मला लय आवडतात. आणि आतिफ अस्लम चे आवडतात मला. पन first favorite अर्जित सिंग मला first favorite मला सगळे आवडतात specially तुम ही हो, समजावा की आणि सोच ना सके

आवडलंय पण किती बी त्यान ते जे पुराने songs म्हणले आहे ना त्यान ते पण दिल संभल जा जरा ते पण चांगले राहतात. song आणि ते कितीबी ऐकलं ना त्याचे songs bore होईना. हो मलाही म्हणजे प्रत्येक songs चन्ना मेरेया मेरेया ते पण song म्हणजे किती छान आहे ना प्रत्येकी मसोन्तला म्हणजे जस की अर्जित सिंगचे song असे आपण जे playlist खोल्ली ते नंतर कारण की अर्जित सिंगचे असे voice इनो आणि एक वेड लावूनच जातात. की अस कोणाच्यास म्हणजे अस चेहऱ्यावर ते song एकल की आपणे emotion change होतात. लगे आपन happy mood मध्ये असलो की happy song, sad असलो की sad त्याच्यानंतर प्रत्येक अर्जित सिंग चे song वी वो असे आहेत, की आपल्या म्हणजे mood च्या हिशोबाने आपण. sad ही राहलो तर चन्ना मेरेया मेरेया song एकल तस feel आणि ते दुसरे पण त्यांचे किती songs आहेत. असे अंगिणक song आहेत जे की आवडतात मला त्याचे ज्यास्त करून.

ते तर म्हणजे जे मागच्या week मध्ये मगच्या month पासून जे चालू होते सगळे त्या कुठ ते new songs आले. ते त्याच्या मूळ थोडस कमी झाल पण.

आशिकी टू मधले songs आजही आपण ऐकलं तर तसच same feel येत same म्हणजे छान वाटते. प्रतेक movies त अर्जित सिंग चे song असेल तर movie hit अं आहे. असं मला वाटतं ये दिल हे मुश्किल मध्ये पण अर्जित सिंगचे songs आहेत. खूप सारे आणि ते कित्येक movies आहे. त्याच्यात अर्जित सिंग ची voice अर्जित सिंग चे songs मनल तर ती movie hit होणारस movie म्हणलं नाहीतर तसे केसरीया song आलत बघ केसरिया song पण म्हणजे जिकड तिकड, जिकड तिकड झालत सगळ्यांच्या तोंडावर

मुस्कूराणे की वजाह तुम हो त्या song तर म्हणजे most favorite आहे. सगळ्यांचे प्रत्येकाच्या ते songs ऐकले की अर्जित सिंग voice आपल्याला आठवते, की त्यांचे songs आणि awards त्यांच्या कड आहे प्रत्येक movie प्रत्येक song वेगवेगळ्या zone मध्ये म्हणला प्रमाने गायल्या तरी पण ना म्हणजे आपल्याला आवडतात. त्याचं असं नाही की वेगवेगळे असतात आमचे हो बरोबर म्हणायली आणि ते पुराने songs हायत. आता बी favorite आहे. आणि त्याचे ज्यास्त famous त्यांना कुठून झाला माहिती आहे का ते तू म्हणल्या सारख अं आपल्या आशिकी two मधून तुम ही हो आता बी दाहा-पंधरा वर्ष व्हायले वाटते त्या movie ला तरी बी आता बी ते songs एवड famous आहे. तुम ही हो आणि आता बी ऐकलं ना एकदम nostalgic feel होते. fresh feel होते ते song ऐकून ते नाही connection आहे बरं fans आणि अर्जित मधी मस्त आणि त्याला माहित राहते कोणते गाणे आवडते. काय नाही fans ला आणि ते किती वेळ किती लय अर्जित सिंग चे fans आहेत. त्याच्यात आपण पण हाय मना. पण मला एक एक एकदा ना live बघायचा होत अर्जित सिंग ला म्हणजे. अं गाणं म्हणतानी एकदा एक इच्छा हाय. मस्त बघाव त्याला photos काढायची इच्छा हाय त्याच्यासोबत. selfie आम्हाला त्याचे लय आवडतात songs आणि जास्त famous त्यान तिथूनस झाला. तुम ही हो पासून आणि किती पण म्हणजे ते त्याला बघ त्याच्यानंतर वीस, तीस वर्ष बी होऊ दे तरी पण अर्जित सिंगचे song कधीच bore होईना त्याचे meaningful राहतात. एकदम म्हणजे जे situation आहे. आणि त्याच्याना सारखी राहतात. बरं झन त्याला लय झण म्हणजे यू म्हणजे आपलं म्हणजे जे boys, girls कोणी राव ते ना breakup, breakup झालेले. songs पण त्यांना म्हणतेय ना, लय झण relatable आहे. म्हणजे lyrics ते वाटतात. अरे काही काही त्याचे breakup songs राहतात बघ असं म्हणजे single असून बी breakeup झाल्या सारखं फील होते. songs एकले काही काही राहतात ना. आणि त्याच्यात ते रे कबिरा मान जा ते song तर आता लय आवडत मला. ते song ना एकदम अस रडूच येत ते song एकल की काय आहे की आणि आपल एक विलन मधलं पण अस कोणताच hero नाही. म्हणजे movie नाही की ज्याचात अर्जित सिंग न song मनल. आणि त्याच्यातल एकविलियन मधल तू मेरा हमदर्द है हमदर्द हा है ना ते song ते एक song मला लय आवडतात. त्याचे सग्गे सगळे सगळे आवडतात. आणि त्याच्याबद्दल जेवढ तारीख केली तेवढी कमी हाय. ती हे ना विथरडे बघ ते आ auto tune ते काहीतरी म्हणतात ना ते लाऊनच गाणे म्हणतात वाटते ना. त्यांना without auto tune ते songs चांगल मनतात. एका सा रे ग मा show मध्ये आलता वाटते त्यान पुराने show होते ते. त्याच्यात त्यांना दिल संभल जरा संभल जा काहीतरी ते song आहे ना ग त्याचं ते song म्हणला होता त्यांन. आणि वितत म्हणजे काही music ते काही ही नवत तरी पण voice त्याचा एवडा भारी होता. म्हणजे without music पण song एवड भारी मनते मनल अर म्हणूनस त्याचे एवडे fan following आणि specially आपण girls तर आता हाओस. त्याचे सारे fans लय मोठे प्रत्येक जागी जाऊन जे live show करायला ना आता. एकदा मला ते जाव वाटायले कोणच तरी live show बघाव मस्त एकदा तरी भेटायची इच्छा आहे. मला लय आवडते अर्जित सिंग, आणि आमच्या घरी त सगल्यास आवडते. अर्जित सिंग अस कोणीही मला वाटणा यार कोणी hate करतील म्हणून. अस कोणीही नाही अर्जित सिंगचे songs मला आवडणार नाही म्हणून तु मनलस तस चन्ना मरेया मेरेया ते पण आवडते मला. आणि काही काही songs बघ त्याचे कसे राहतात त्याच्यातले ना कडवे छान राहतात. आणि ते repeat mode वर तेच तेच non stop एकत राहते ते कडव एक एक कडव आवडते न आपल्याला ते लय आवडते मला

हो ग त्याचे क्रूतीक अं जस तू मनलीस तस ते ही song किती छान आहे. आज तक वर बघ.

जस तू मनली breakup song breakup song पण म्हणजे खूप अस connect करता खूप झनाना emotions येतात. म्हणजे ब्रेकच काय relation असो नसो. करतात त्याचे song अं ज्यास्त ते different different तेवढे connect होत नाही. feel होत नाही ना, अर्जित सिंग नाही voice अर्जित सिंग चे song जे आहे ते आपल्याशी connect करतात. जसा आपल्याला की आपल्यास मनातल जे आहे ते पूर्ण songs मध्ये कोणीतरी उतरून टाकलाय. आणि ते आहे ते पूर्ण आपल्या situations म्हणजे जे आपल्याला म्हणायचं आहे पूर्ण त्या songs मध्ये अं म्हणजे मानल्या जाते. असं feel होते ना त्यामुळे ते song ज्यास्त करून आपल्याला connect करतात. आणि youth मध्ये तर specially अर्जित सिंग most favorite आहे. ते मुलं असो मुली असो प्रत्येकाचे song त्याचे ते असतात. जे तू म्हणलीस न हमसफर songs ते तू मेरा हमदर्द है. ते सांग पण तेवढे छान आहे. म्हणजे कसं ते ऐकल्यावर आपल्याला feel होतं. ते song प्रत्येक song प्रत्येक song meaningful असते. ते song म्हणजे अर्जित सिंग गायल्यामुळे तर त्या चांगल अजून एक वेगळा meaning येते. मला असं वाटते कारण की normally जे singer आहे. त्यांच main motive अस असते की त्याचे song जे audience पर्यंत connect झाले पाहिजे. त्याचा heart to heart ते connect झालं पाहिजे. तेव्हा त्यांचं म्हणजे ते singing ते गाण specially अर्थपूर्ण होईल. की अस पै झाल अस पण होते ना. त्याचा अर्थ तसा आहे. त्याचे प्रत्येक songs जे आहे ते meaningful असतात. आणि तू म्हणला प्रमाणे त्याचे songs जे सांगितले ते अनगिणक songs आहे. त्यासाठी त्याला इतके सारे filmfare award, mirchi music awards त्याला भेटलेले आहे. कोणतीही त्याला म्हणजे कोणती असो zee cinema असो कोणतीही award show त्याच्यात त्याला nomination नसतील. असं नसते काअजित सिंगचे nomination असताना त्याला भेटणार म्हणजे भेटणार प्रत्येक याच्यात आहे बघ. त्याला त्याचे इतके songs म्हणजे songs आहे. मंग हे TV पण लावली की आपल्याला आवडत. अर्जित सिंग चे songs ऐकतो. मला तर खूप छान वाटतय बघ, त्याचे songs हो मला बी आवडतात. आणि असं कोणते नाही त्याचं प्रत्येक award show मध्ये त्याचे nomination येतात, आणि एक नाही एक award जिंकते. आणि लय त सग्गे त्याला हर एका movie साठी award भेटले. एक एक songs साठी मला वाटतं. म्हणजे award show बघताना आपण, त्याच्या सर म्हणजे अर्जित सिंगला भेटले. सग्गे म्हणजे हर एक म्हणजे जे जे त्याना म्हणते ना famous होऊन जाते. आणि fans सोबत तर त्याचं लय भारी connection आहे. एकदम heart to heart म्हणल्यासारखं, आणि त्याचे सग्गे सगळे songs छान हायत. मला त्याची आवडतात. मी आत्ता बी ऐकते हमेशा ऐकत राहील. त्याचे song लय मोठी fan आहे. त्याची मी तर thank you राजेश्वरी तुला बोलून आणि अर्जित सिंग बद्दल बोलून अजून आज मला छान feel झालं. मला पण छान feel झाले, आणि कळाल पण त्याच सगळ. म्हणजे discuss करून छान वाटल मला. माहित नव्हतं एवडे songs तुला आवडतात म्हनुन तुला. thank you, thank you अलिशा.

मजेत तुज काय चालु आहे मी पण मस्त मजेत college life काय म्‍हणते कुठे आहेस तू college life आगदी छांन तुझी कशी काय चालु आहे माची पण खूप छांन तू कोणत्या कॉलेज ला आहे? RP पटेल RP पटेल COLLEGE PHARMACY त्रिपुर

हम्म हम्म अग तुला आठवते तुझी एक BEST FRIEND होती बघ ती जानवी म्‍हणून SCHOOL ला तुझ्यासोबत होती अह अह जानवी तू आणि ती एकदम BEST FRIEND होते ती आता माझा सोबत आहे माझा COLLEGE मध्ये हो का तुम्ही दोघी सोबत आहत काय अगं आम्ही लहानपणी खूप CLOSE होतो म्हणजे ACTUALLY अजून सुद्धा आम्ही खूप CLOSE आहोत कारण आमचं म्हणजे पूर्ण लहानपण एकदम सोबत गेलेल अहेत माझी पण एक BEST FRIEND होती SCHOOL मध्ये तुला आठवते का तनया म्हणून

ती आपल्याशी बोलायची बघ ती ती होती ती आणि मी खूप खूप मजा केलेली होती ती आणि मी सोबत राहायचो सोबत यायचो LECTURE ला पण सोबत बसणार आमचं काय म्हणतात GATHERING ला पण सोबत एकाच PAIR मध्ये राहायचो GATHERING ला पण DANCE मध्ये हो का आग मी आणि माझा आणि जानवी जानवी च पण SAME तसच होत की म्हणजे आम्ही पण सोबत शिकलेले लहानपणापासून म्हणजे मी पहिलीत होते तेव्हापासून आम्ही सोबत म्हणजे बारावी पर्यंत आम्ही सोबत म्हणजे शिकलेलोय त्यामुळे आमची मैत्री खूप घट्ट आहे हो माझी BEST FRIEND खूप छान होती खूप मस्त होती ती पण तेवढीच मस्त FRIENDSHIP होती आमची जेवढी आता आहे तेव्हा पण

हो तुझी पण असणार न? हो न ती जानवी एक तिचा नंतर एक प्राची हे दोन FRIENDS माझ्या खूप छान आणि आम्ही खूप BEST FRIENDS होतो खूप जास्त हा हा हा तुझ्या BEST FRIEND चा फोन येतो का तुला किती वेळा येतो?

हो आमचे पण आमचे पण आमच पूर्ण आठवड्याभरात काय झाल ते आम्ही त्या दोन दिवसात SHARE करतो एकमेकांना कि आमच काय काय झाल असं हो हो हे आहे बघ आम्ही सोबतच SCHOOL ला यायचो आणि सोबतच जायचो हो आमच पण SAME आम्ही COLLEGE COLLEGE मध्ये असताना SCHOOL मध्ये असताना खूप एकमेकांच नाव घेतलेलं आहे आणि खूप सगळ्यांना परेशान करून सोडलेला आहे आमचा GROUP म्हणजे FAMOUS होता पूर्ण COLLEGE आणि SCHOOL मध्ये हम्म हम्म्म्म आमचे पण तसेच होत बरेच वेळा आम्ही जर शाळेत गेलोना तर आम्हाला आमचे TEACHERS म्हणतात तुम्ही तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही तुम्ही खूप मस्तीखोर होत्या तिघी

मी माझ्या SCHOOL मध्ये गेली कि माझ्या TEACHERS म्हणतात कि तू आली तुझी ती दुसरी FRIEND कुठे आहे? ती गेली कि तिला म्हणतात तू आली तुझी ती दुसरी FRIEND कुठे आहे? म्हणजे आम्हा दोघांना पण एकमेकांच्या नावानी ओळखतात असी आमची मस्त छान FRIENDSHIP होती आमच पण SAME तसच आहे SAME आम्हाला तर लहानपणी म्हणजे एका ताटात खायला जरी दिल तरी आम्ही खाऊन घ्यायचो इतकं BEST FRIENDS होतो त्यानंतर म्हणजे फिरायला पण सोबतच जायचो SCOOTY एका SCOOTY वर एकदा आम्ही जात होतो ना तर आम्ही तिघीच्या तिघी पळून गेलो होतो SCOOTY वरन आम्ही एका गाडी नि जायचो एका च गाडी नि यायचो एका क्लास वरून दुसर्या क्लास ला सोबत च टिफिन खायचो सोबत च जायचो तिची पण आई मला ओळखायची आणि माझी पण आई तिला ओळखायची आमची MUMMY तर म्हणजे आम्हाला तिघीना खूप आगाऊ म्हणायची कारण आम्ही तिघी खूप आगाऊ होतो आम्ही पूर्ण असाच असं जे नाव घ्यायचं सोडल होत प्रत्येकच नाव घ्यायचो प्रत्येकाचं आम्ही ती तिन्ही माझ्या BEST FRIEND होत्या ना यांनी मला इतकं छान SUPPORT दिलेलं आहे ना प्रत्येक वेळेस मला SUPPORT दिलेलं आहे प्रत्येक वेळेस

काही ही PROBLEM असलं तर सगळ्यात पहिल्या BEST FRIEND यायची माझी

मी अस ऐकल होत कि कोणतरी म्हणत की मैत्री हि गोष्ट चांगली नसते पण माझ्या CASE मध्ये उलट आहे माझ्या CASE मध्ये जेव्हा पासून माझी BEST FRIEND आणि माझी BONDING झाली आहे तेव्हा आम्ही खूप तेव्हा पासून आमच खूप छान सगळं काही व्ययस्थित झाल आहे हो हे तर आहे कि मैत्री चांगली गोष्ट नसते असे मन्ह्तात मैत्रीची पण निवड करताना विचार करून करावा कि आपण चांगले मित्र निवडत अहो आणि कधी हि त्याच्या कडून चांगल गुण घेता यायला पाहिजे जसे मी माझ्या FRIENDS कडून घेते माझ्या आणि माझ्या BEST FRIEND च जर कधी भांडण पण झाल न तर आम्हाला माहिती असत कि आम्ही दोघ पण एकमेकांशी जास्त न बोलल्या शिवाय राहू शकत एकतरी तिचा तरी मला फोन येईल नाही तर मी तिला फोन करेल आणि एकमेकांना बोलून बोलून मग SORT OUT होऊन जात सगळं मग एकदा त्या दोघांच सुद्धा भांडण झालत तर लगे लगेच पंधरा मिनिटात CALL येतो SORRY हा माझं तुझ्याशी भांडण झाल या नंतर असं नाही होणार. चालूच राहत आमचं छोट मोठं होतच राहत ग हो हो हो कारण तिला पण माहित आहे न तिच्या विना मला करमत ना माझ्या विना तिला करमत काय कराव काही समजत नाही हो हो कधी च नाही कधी च नाही माझी आई तर उलट मला कमी मुलगी आणि त्यांच्या जास्त लाड करायची माझ्या पेक्षा

आणि मला खूप FRIENDS भेटले पण मला BEST FRIEND फक्त एकच भेटली आणि ती म्हणजे ती फक्त तनया ती खूप छान होती ती अगदी मनापसून आमच्या दोघांची खूप छान FRIENDSHIP होती आमची पण आम्ही तर TRIP ला पण जायचं असलं ना तर TRIP ची ANNOUNCEMENT आली कि आम्ही पंधरा दिवसा अगोदर पासूनच तयारी करायला लागायचो अशी LIST करून ठेवायचो PAGE वर लिहून कि आपल्याला ही घेऊन जायचं आहे ते घेऊन जायचं आहे आपल्याला असी मस्ती करायची तसी मस्ती करायची आपल्याला इथे जायचं तिथे जायचं आम्ही full ENJOY करायचो कारण ते दिवस खूप आठवतात आता हो हो हो आम्ही पण आणि ती जे करेल ते मी पण केलच पाहिजे जर मी ते केल नाही तर ती पण ते करायची नाही दोघ सोबतच करून जे करायचं आहे ते आम्ही पण सगळ सोबतच करायचो हो आम्ही पण आमच फक्त FIELD CHANGE मुळे आम्ही दोघी वेगळ्या वेगळ्या झालो नाही तर नसतो झालो माझी मैत्रीण खूप छान होती वैष्णवी

त्यालाच BEST FRIEND म्हणतात ती लहानपणीची FRIENDSHIP होती आणि ती आम्ही आत्ता पर्यंत जपतोय त्यालाच खरी FRIENDSHIP म्हणतात आणि BEST FRIENDS म्हणतात हम्म हो म्हणावं मोजके पाहिजे पण जीवा भावाचे पाहिजे आणि अडीअडचणीला किवां जेव्हा ही मदत लागेल तेव्हा आपल्या जवळ यायला पाहिजे अशे FRIEND पाहिजे आपल्या आयुष्यात हा आणि आपल्यासाठी तेच फ्रेंड नेहमी खास असता म्हणूनच त्यांना ओफ़िशिअली बेस्ट फ्रेंड अस म्हणता

हम्म अजून कशी आहे सानिका प्राची कशी आहे दोघे जण खूप छान आहे दोगेझनी मस्त मजेत एकदम

तनया ने BMS ला घेतला ग इथ चाळीस गावला हो का मग तुला जवळ आहे तू जात अशील तिला भेटायला हो आम्ही घरी आलोकी भेटतो एकमेकांना तुम्ही भेटतात का

जिवलग आहे आम्ही तिघीपण आम्ही पण आम्ही दर WEEK ला एकना एक तरी फोने CALL असतोच असतो आणि घरी आलो की भेटण होतच होत

हो ते तर आहेच फक्त तेच FRIENDS नाही BUT आमचे जे CHILDHOOD FRIENDS आहे ना त्यांच्याशी सुद्धा आमची खूप चांगली BONDING होती तेसुद्धा खूप छान होते हो होती पण हि सगळ्यात जास्त असते SPECIAL BONDING

हम तेच हे एकदम काहीतरी वेगळच नात असत BEST FRIEND च आणि आपल BEST FRIEND नेहमी आपल्या SUPPORT मधी असते नेहमी आपल्या FAVOUR मधी असते

मी आयकल परवा तनयाचा बर्थडे होता

होका काय गिफ्ट दिल मग तू तिला मी एक MUG GIFT दिला त्याच्यावर लहानसा छान एक मस्त PHOTO आहे लहानपणाचा दोघांचा

खूप छान तिचपण खुप छान चालू आहे तिने BHMS घेतलय खूप छान चालाय तीच BHMS ला आहे का हम चांगलंय चांगलंय मस्त मज्जाच असणार खूप खूपच मज्जा येत अस्ते कारण आम्ही घरी आलो म्हणजे

जास्त खूप आपुलकी वाटते एकमेकान बद्दल कि आपण एकमेकांशी इतके जवळ येत अस्तो होणा मला आठवत मी जेव्हा आम्ही तिघी जणी जेव्हा HOSTEL ला गेलो होतो वेगळ्यावेगळ्या शहरामध्ये त्यानंतर आम्ही ज्यावेळेस खूप दिवस खूप दिवसांनतर किंवा खूप महिन्यांनतर जेव्हा आम्ही एकमेकींना भेटलो त्या वेळेस आम्ही DIRECT एकेमेकांना बघून अक्षरशः रडलो होतो आणि एकमेकांना चिपकून चिपकून खूप जास्त रडलो होतो आम्हाला खूप रडू यायचं एकमेकांकडे बघून बघून जेव्हा आमच COLLEGE DECIDE झाल होत ना म्हणजे ती तिकडे मी इकडे आणि आम्ही अशे DIVIDE झाल होत न मी आणि माझी BEST FRIEND तेव्हा आम्ही खूप रडलो होतो खूप जास्त आणि भेटल्यावर पण खूप रडलो होतो कारण आम्ही एकदम सहा महिन्यांनी भेटलो होतो

अचानक झाल होत न ते ADMISSION ची NOTICE वगैरे आली आणि आम्ही सगळ्या वेगळ्या वेगळ्या झालो खूप रडू यायचं एकमेकांकडे बघून हो न बरोबर बरोबर ती माझ्या सोबत अस्ते नेहमी मला काही सांगायचं असल तरी पहिला फोन मी तिला करते

सांगितल ना तर मला खूप छान वाटते माझ म्हणणं एवढच असत हजार मित्र असण्यापेक्षा एक मैत्रीण छान असलेली BETTER दिवसभर एवढ टेन्सन असत न सगळ उतरून जाते ती टेन्सन च राहत नाही

मनातल ओझ कमी होते हो हो मनातल ओझ कमी होते ह्म्म्म दुःख कमी होत

आणि प्राची MUG आणि सानिका नि मला एक BOOK BOOK BOOK GIFT केली होती मला आठ्वत